वरद गणेश मंदिराचं चित्र आपल्याला दिसतय. आणि काकूंनि तिथ तिथल्या छोट्या अ कासवाचं दर्शन घेतलंय.

आणि अपिलेट अथोरिटीज इन रिस्पेक्ट ऑफ अबाऊ ऑफिस.

हे इथे अह सेल्फी घेताना आणि त्यांची बॉडी ची मॉडलिंग करताना दिसताहेत. नुकतीच त्यांनी जिम मारलेली आहे वाटतं.